आणि अहं तिथे एक खेकडे पण आहेत झिंगे पण आहेत. आणि छोटे मासे पण आहेत एक माणूस तिथे विकण्यासाठी उभा आहे आणि इकडे त्याचे कस्टमर पण उभे आहेत बाजूला.

आणि तिथे अ मोठा कारंजा पण आहे आणि काहीतरी फेस्टिवल आहे वाटत तिथे का आणि तिथे खुर्च्या पण ठेवलेल्या आहेत आणि छोटी मुलगी पण दिसत आहे ति --

या फोटो मध्ये अहं दिसत आहे अहं अहं काही टेबल ठेवलेले आहेत खुर्च्या ठेवलेले आहेत आणि वरती अहं पत्रे टाक --

आणि समोर पण दोन डोंगर दिसत आहे. आणि पूर्ण ते पण त्याच्यावर पण पूर्ण हिरवळ आहे. पूर्ण झाडाझुडपांनी ते पूर्ण भरलेलं आहे.

हा फोटो मध्ये अहं खूप सारे पुस्तक दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि तिथे एक माणूस पण उभा आहे तिथे छोटासा स्टूल पण आहे ब्लॅक कलरचा ठेवलेला.

काही नेट चे अहं कलर चे आहेत नेट ते लावलेले आहे आणि सजवलेले आहे आणि अहं बाहेरून हा फोटो घेतलेला आहे दोघं बाजूला दोन घंट्या आहेत.

म्हणजे अनेक प्रकारचे फटाक्यांचे बॉक्सेस दिसत आहेत इथे आणि दुकानाचाच हा डायरेक्ट फोटो आहे.

इथे एक मुलगी उभी आहे आणि अं बाहेर सरस्व --